लाईट दिलेले आहेत गुलाबी पिवळा असा लाईटचा --

या कार्यालयाचे नाव रमणी लॉन्स आहे.

त्यानंतर त्याचा रंग हा सिमेंट कलरचा असावा.

या फोटो मध्ये बसायची खूप सुंदर व्यवस्था केलेली आहे.

मंदिराच्या समोर पांढऱ्या रंगाचा मंडप टाकला आहे.

याचे नाव सत्यम सेल्स को डॉट इन आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाईप्स मिळतात.

एका दुकानातला आहे त्याचे नाव गोल्डन ट्रेडर्स आहे.

यामध्ये भिंतीवर वेगवेगळे चार्ट लावलेले आहेत.

तर दुसऱ्या बाजूने एक सहयोग हॉस्पिटल नावाचा दवाखाना आहे.

त्याच्या एका माड्यावर सिंडिकेट बँक आहे.

या फोटो मध्ये एका ठिकाणी सामान ठेवलेले आहे.

स्नॅक्स मिळतात म्हणून दुकानाचे नाव आर_बी_ए स्नॅक्स बार असे आहे.

आणि बाहेर सूचना फलक लावलेले आहे.

तिथे तीन मुले आणि एक मुलगी आहे.

बिस्किट चे पुडे आहेत आणि समोर एक--

तिथे एक टेबल आहे. त्यावर सुद्धा औषधे ठेवलेल्या आहेत.

त्या घराला टिनाचे शेड लावलेले आहे.